संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळच्या वेळेमध्ये अ एक खूप छानस दृश्य दिसत आहे.

शेती आहे त्या पाठीमागे अ वृक्षाची भरपूरशी अशी लागवड झालेली आहे सनसेट --

स्विमिंग पूल इथे दोन दोन आहेत एक अलीकडे आणि दुसरीकडे --

अह भला मोठा ग्रीनाईट दिसत आहे तेथे दोन वर्कर एका गाडीमध्ये ते घेऊन जात आहेत.

त्यानंतर नऊ दहा कॉलम आहेत दोन व्यक्ती काम करत आहे त्याच्या अवती भोवती--

शेती केलेली आहे बाजूने नदी आहे भरपूर पहाड आहे.

त्यानंतर इथे चार ते पाच लोकं काम करत आहे शेतीचंचं काम करणं चालू आहे.

क्रेन आहे क्रेन हे वेस्ट इंडिया चे आहे पिंक कलर चे आहे.

इथे व्हाईट आणि रेड ब्ल्यू या मध्ये नाव आहे.

या ठिकाणी तुळशीचा विवाह लागलेल्या प्रत्येक हे हे --

दिलेल्या चित्रामध्ये असे वर्गीकरणन करण्यात येत आहे की --

अ आणि एक हे पूर्ण हार्डवेअर च दुकान आहे हार्डवेअर च --

आणि पूर्ण ओपन पेस ग्राउंड आहे दुपारची वेळ आहे आणि बाहेर छान बोर्ड कॉलेज चा लावलेला आहे.

हे अजिपुरा या ठिकाणचं आहे अजिपुरा ठिकाण हा बाजारपेठेत आहे त्यानंतर दुर्गा भोजनालय दिसत आहे.

एक रेस्टोरंट असावं रेस्टोरंट हे छान सजवलेल आहे.

या ठिकाणी कार फोर व्हीलर रेड कलर ची ही लटकवलेली आहे बहुतेक तिची सर्विस चालू आहे.

अह अम एम_आय_डी_सी असावी या ठिकाणी वेगवेगळ्या अह अम अम मॉडेलची पंजी दाखवलेली आहे.

हे शंभरच्या वरती आहे एका बेंच वर दोन तर दुसऱ्या बेंच वर चार--

दोन फंके चालू आहे सर्वजण आपापल्या कामात व्यस्त आहे सर्वजण पेपर लिहत --

ठिकाणी सैनिक सायकल मॅरिड मेजश्री महाशयन श्री निवाजी सैनिक सहकार्य --

एक सिंधुदुर्ग विमानतळ सिंधुदुर्ग हवाई अड्डा --

हा टर्मिनल अ टर्मिनल वाहनतळ अशे दिसत आहे.

गार्डन आहे गार्डनच काम थोडं अधुरं राहिलेलं आहे.

बहुतांश हे गार्डनचं काम रस्त्याचं चालू आहे.